C मधील इन्हेरिटन्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत इनहेरिटन्स
इनहेरिटन्सचे प्रकार
उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू
ह्या पाठासाठी उबंटु ओएस वर्जन 1110 आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरू
इनहेरिटन्सचा परिचय करून घेऊ
एक ऑब्जेक्टला दुस या ऑब्जेक्टचे गुणधर्म मिळतात त्याला इनहेरिटन्स म्हणतात
अस्तित्वात असलेल्या क्लासचे गुणधर्म न बदलता त्यांचा पुनर्वापर करण्याची ही क्रिया आहे
इनहेरिटन्सचे प्रकार सिंगल लेव्हल इनहेरिटन्स मल्टिपल लेव्हल इनहेरिटन्स हायरार्किकल इनहेरिटन्स मल्टिलेव्हल इनहेरिटन्स हायब्रीड इनहेरिटन्स प्रथम बसे क्लास आणि डिराइव्ह्ड क्लास बद्दल जाणून घेऊ
बेस क्लासला स्वतःचे गुणधर्म आणि फंक्शनॅलिटी असते
ह्याला पेरेंट क्लासही म्हणतात
त्याचे काही कॉमन गुणधर्म असतात जे ऑब्जेक्टसना वारशाने मिळतात
डिराइव्ह्ड क्लास हा चाईल्ड क्लास असतो
डिराइव्ह्ड क्लासला बेस क्लासकडून गुणधर्म आणि फंक्शनॅलिटी वारशाने मिळते
सिंगल लेव्हल इनहेरिटन्स म्हणजे काय ते पाहू
सिंगल लेव्हल इनहेरिटन्समधे केवळ एक बेस क्लास आणि एक डिराइव्ह्ड क्लास असतो
मल्टिपल इनहेरिटन्स मल्टिपल इनहेरिटन्समधे डिराइव्ह्ड क्लासला एकापेक्षा अधिक बेस क्लासकडून वारसा मिळतो
हायरार्किकल इनहेरिटन्स हायरार्किकल इनहेरिटन्समधे अनेक डिराइव्ह्ड क्लासेसना एका बेस क्लासकडून वारसा मिळतो
मल्टिलेव्हल इनहेरिटन्स मल्टिलेव्हल इनहेरिटन्स मधे इतर क्लासेससाठी सब क्लास हा बेस क्लासचे कार्य करतो
आणि हायब्रीड इनहेरिटन्स हायब्रीड इनहेरिटन्समधे एकापेक्षा अधिक प्रकारचा वारसा एकत्रित होतो
आता सिंगल लेव्हल इनहेरिटन्सचे उदाहरण पाहू
मी एडिटरमधे कोड आधीच टाईप करून ठेवला आहे
तो समजून घेऊ
exam inheritcpp हे फाईल नेम आहे
ह्या उदाहरणात विद्यार्थ्याचे नाव रोल नंबर आणि मार्क्स दाखवणार आहोत
आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
येथे एसटीडी नेमस्पेस वापरत आहोत
आपल्याकडे स्टुडेंट हा क्लास आहे
आपल्याकडे roll no हे इंटिजर व्हेरिएबल आणि नामे हा कॅरॅक्टर अॅरे आहे
हे स्टुडेंट क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स आहेत
इनपुट आणि डिस्प्ले ही स्टुडेंट क्लासची पब्लिक फंक्शन्स आहेत
येथे विद्यार्थ्याचे नाव रोल नंबर मिळवण्यासाठी इनपुट फंक्शन वापरत आहोत
आपल्याकडे रोल नंबर आणि नाव दाखवण्यासाठी डिस्प्ले फंक्शन आहे
तसेच exam inherit नावाचा आणखी एक क्लास आहे
हा डिराइव्ह्ड क्लास आहे
ह्यास स्टुडेंट क्लासकडून वारशाने डेटा आणि फंक्शन मिळेल
नंतर exam inherit क्लासची सुब1 सुब2 सुब3 आणि टोटल ही प्रायव्हेट व्हेरिएबल्स घोषित केली आहेत
येथे input exam आणि display exam ही पब्लिक फंक्शन्स आहेत
येथे exam inherit हा क्लास पूर्ण केला आहे
आपण तीन विषयांचे मार्क्स घेण्यासाठी input exam फंक्शन वापरत आहोत
येथे display exam फंक्शनद्वारे तीन विषयांच्या मार्कांची बेरीज करणार आहोत
नंतर ती बेरीज प्रिंट करणार आहोत
हे मेन फंक्शन आहे
येथे ईएक्स हे exam inherit क्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे
ईएक्स ऑब्जेक्ट द्वारे सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी बटणे एकत्रितपणे दाबा
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g exam inheritcpp o एक्झाम एंटर दाबा
टाईप करा exam एंटर दाबा
येथे असे दिसेल Enter रोल no आपण 1 देऊया
Enter Name टाईप करा आर्या
Enter मार्क्स ओएफ सब्जेक्ट1 मी 60 देत आहे
सब्जेक्ट 2 साठी 70 आणि सब्जेक्ट 3 साठी 80 आऊटपुट असा दिसेल रोल नो is 1 नामे is आर्या आणि टोटल is 210 आता ह्याच उदाहरणात मल्टिलेव्हल इनहेरिटन्स पाहू
मी कोड आधीच टाईप केलेला आहे
एडिटरवर जाऊ
multilevelसीपीपी हे आपले फाईलनेम आहे
येथे टोटल व्हेरिएबल घोषित केले आहे
हे exam inherit क्लासचे पब्लिक व्हेरिएबल आहे
कारण डिराइव्ह्ड क्लासमधून प्रायव्हेट मेंबर्स अॅक्सेस करता येत नाहीत
येथे ग्रेड हा आणखी एक क्लास आहे
हा exam inherit क्लासचा वारस क्लास आहे
ग्रेड हा क्लास डिराइव्ह्ड क्लास आहे
आणि exam inherit क्लास हा ग्रेड क्लासचा बेस क्लास आहे
exam inherit क्लासमधील सर्व डेटा व फंक्शन्स ग्रेड क्लासला वारशाने मिळतील
येथे एवीजी हे ग्रेड ह्या क्लासचे प्रायव्हेट मेंबर म्हणून घोषित केले आहे
आणि एव्हरेज हे पब्लिक फंक्शन म्हणून घोषित केले आहे
आपण क्लास पूर्ण केला आहे
येथे सरासरी काढण्यासाठी एव्हरेज फंक्शन वापरणार आहोत
नंतर एव्हरेज प्रिंट करणार आहोत
मेन फंक्शन मधे जीडी हे ग्रेड क्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे
नंतर जीडी ऑब्जेक्ट द्वारे सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत
gdinput input exam डिस्प्ले display exam आणि एव्हरेज फंक्शन
हे आपले रिटर्न स्टेटमेंट आहे
ग्रेड क्लास हा डिराइव्ह्ड क्लास आहे
आणि exam inherit हा ग्रेड क्लासचा बेस क्लास आहे
येथे exam inherit क्लास हा डिराइव्ह्ड क्लास आहे
स्टुडेंट क्लास exam inherit क्लासचा बेस क्लास आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g multilevelसीपीपी o मुल एंटर दाबा
टाईप करा mul एंटर दाबा
आपल्याला दिसेल Enter रोल no मी 2 टाईप करत आहे
Enter Name मी प्रथम टाईप करत आहे
Enter मार्क्स ओएफ सब्जेक्ट1 मी 65 देत आहे
सब्जेक्ट2 साठी 67 आणि सब्जेक्ट3 साठी 82 आऊटपुट असा दिसेल160 रोल नो is 2 नामे is प्रथम टोटल is 214 आणि एव्हरेज is 71 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात या पाठात शिकलो इनहेरिटन्स आणि इनहेरिटन्सचे प्रकार
असाईनमेंट म्हणून शेप क्लास बनवणारा प्रोग्रॅम लिहा
क्लास नंतर एआरईए आणि पेरीमीटर ही दोन क्लासची फंक्शन्स बनवा
नंतर चौरस आयत आणि वर्तुळ सारख्या विविध आकारांचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद